रात्र रात्रीची वेळय त्यामुळ आकाश काळ काळ काळ काळय खाली खाली रोडय झाडय झुडपय.

पॅसेंजरय लाइटय इलेक्ट्रिक तारय इलेक्ट्रिक खांबय.